त्या जागेवरच तो फोटोय --

त्यांना तो फोटोमध्ये घ्यायचा प्रयन्त कर --

नावाची पाटीय आणि तो क्लास चा पूर्ण फोटो --

पूर्ण सुकलेलाय उन्हाळया मधला तो फोटो असावा.